घड्याळ ए सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावलेला ये टी.व्ही. लावलेली ए.

नॅशनल पार्क च गेट दिसतंय. अ दोन दरवाजे ए --

नट बोल्ट आहे तो एका फडक्याने ते मशीन साफ करत आहे.

टोपी घालून बसलेला व्यक्ती ये.

व इंडिया चे खूप सारे झेंडे दिसत आहे.

लॅपटॉप वगैरे दिसत आहे कम्प्युटर दिसत आहे.

पडद्यात पडदे दिसत आहे वेगळे कलरचे पडदे लावलेले दिसत आहे त्या ठिकाणी लाल कलर दिसत आहे.